चाललेले दिसत आहे आत खूप माणसे आहेत मुलांना खेळण्यासाठी खूप खेळणी आहेत.

छोटे- छोटे गवत आहे खूप मोठी झाडे ही आहेत छोटी झाडे ही आहेत घरे दिसत आहेत सूर्य उगवलेला दिसत आहे सूर्य प्रकाश दिसत आहे.

इथे बल्ब आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडें आहेत शोची आणि टेबलं आहे.

खूप सुंदर अशी या मंदिरांपुढ पटांगण दिसत आहे झाडे आहे दिसत आहेत खूप सारी --

फिरायला आलेली आहेत व्यक्ती इथे जुन्या प्रकारची दगडी बांधकाम आहे पूर्ण बांधकाम दगडी केलेलं आहे जुन्या प्रकारचे खांब आहे.

ह्या चित्रामध्ये है एक जुन्या प्रकारचे मंदिर दिसत आहे इथे तीन चार मुर्त्या आहेत एक मोठी मूर्ति आहे. त्या मूर्त्यांनपुढे मेनबत्त्या ठेवलेल्या आहेत.